त्याच्या शेजारी लोखंडी तुकडे आहेत त्याच्यापाशी एक डोंगराचा असा भाग आहे.

इथे एक कंपाऊंड आहे आणि कंपाऊंड ला अस लोखंडी अँगल च कंपाऊंड दिसत आहे.

इथ खूप अशी फळे दिसत आहेत इथे काळी द्राक्षी हिरवी द्राक्षी आणि डाळिंब दिसत आहेत.

खूप छान अस मारकेट अस दिसत आहे आणि काळे द्राक्षे हे नारंगी कॅरेट मध्ये ठीवलेली आहे.

हे फक्त विद्यार्याथ्यांसाठीच प्रवेश प्रवेश केलेला जात आहे.

आपल्याला सहलीला जाण्यासाठी खूप त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आपण.

त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही त्रास होऊ शकत नाही ही बस छान आहे.

त्याला जीने वगेरे आहेत आणि याच्यात मशिदयामधे नमाज पडण्यासाठी लोक येऊन जात आहेत.

तिथे पत्र्याचे शेड वगेरे दिसत आहे लोक झाडाखाली पण दिसत आहेत.